कोरीव काम रेखीव काम हे सुद्धा दाखवलेल आहे.

खुप अशी सुंदर कलाकृती निर्माण केलेली आहे आणि--

आणि खुप निसर्गरम्य वातावरण ह्या चित्रामध्ये दाखवलेल आहे.

एक डायनोसॉर अंड्या मधून आता बाहेर येत आहे.

लाहव अ ब ह्या सगळ्या वस्तु दाखवलेल्या आहे.

आणि त्यामागे झाडे विविध प्रकारची झाडे--

जी जी खुप उंच आहे आणि --

आणि काही लोक तिथ उभे आहेत हे पण दाखवलेल आहे.

ह्या फोटो मध्ये एक लग्नाचा हॉल आहे.

त्या किराणा दुकानमध्ये एक फ्रीज आहे.

डाव्या साइड नि खुप साऱ्या गाड्या पार्किंग मध्ये उभ्या आहेत.

त्यांच्या समोर आरसा लागलेला आहे आणि आरसाच्या अगदी वर--

अन त्याच्या वरती एक पूल दाखवलेला आहे.

ह्या चित्रामध्ये एक बिल्डिंग दिसत आहे.